एका रस्त्यावरून दुसरीकडे वाघ जात आहे.

ह्याच्यावर नंबर आहे यू पी सहा पाच बी बी सात तीन नऊ तीन.

पाणी पिण्यासाठी पाण्याचे कॅन इथे बाजूला ठेवण्यात आलेले आहे.

एक मोठी बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या खाली एच.डी.एफ.सी. बँक आहे बँकेच्या बाजूला ए.टी.एम. पण आहे.

लोक येत आहे जात आहे कुणी बँकेत जात आहे तर कुणी दुकानात जात आहेत कुणी ए.टी.एम च्या रांगेत रंग करून उभे आहे.

आणि शेतातील भाजीपाल्यात एक जात आहे त्याच्या मागोमागे दोन हरणाची पिल्ले तिथे आणली जात आहेत.

दोन चाकी आहे सायकल आहे चार चाकी आहे चार मानस आहेत खाली बाया आहेत वर दोन लाईट आहे इकडे तिकडे झाड आहेत.

घाटावरती पण तीन चार लोक येणं जाणं करत आहेत आणि घाटावर भरपूर प्रमाणात गाड्या उभ्या आहे.

व्यायाम शाळेच्या आतील दृश्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्ये उपकरण इथे आहेत इथे खाण्यापिण्याची पण व्यवस्था केलेली आहे.

आणि महाप्रसादाचा कार्यक्रम इथे एका बाजूला सुरु आहे. इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे.

वरती चढाव उतरावं करण्यासाठी लोखंडाचे इथे गोल गोल रॉड लागलेले आहेत त्याच्या वरती चढण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

एक महिला आणि माणूस हातामध्ये माईक घेऊन उभे आहेत अ ते संगीताचा कार्यक्रम नुकताच चालू करणार आहेत.

सुभाषचंद्र बोस चे फोटो आहे महात्मा गांधीजींचे फोटो आहेत अं जवाहरलाल नेहरूजींचे फोटो आहेत बाबासाहेब आंबेडकरांची इथे फोटो आहेत भारतमातांची इथे फोटो काढलेली आहे आणि शाळा बंद आहे.